या चित्रात सुंदर अशी सिनरी दिसत आहे.

दुकानाच्या आत सॅनिटायझर स्टिकर आणि बर्‍याचशा स्टेशनरीच्या वस्तू दिसत आहेत.

त्याच्या गळ्यात स्टेथोस्कोप आहे आणि दुसऱ्या असिस्टंट च्या तोंडावरती मास्क आहे.